किती दिवस झाले तुझी वाट बघत होते ग, फोन पण घेत नाहीस, भेटत पण नाहीस, काय चालय तुझ एवढी काय बिझी आहेस ग?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 अग सध्या मुलांचे प्रोजेक्ट इतके वाढले आहेत न, आणि आता तर बघ ह्याना असा विषय दिला आहे ना की तो विषय शोधण्यासाठी सुद्धा माझे २ दिवस नक्की जातील बघ. विषय पण कसा आहे बघ ई -गवर्नन्स ,ई -गवर्नन्स म्हणजे काय हा विषय त्यांनी आपल्याला सोप्या भाषेत मांडायला सांगितल आहे. खर कठिन आहे, पण ई -गवर्नन्स हा शब्द च आपल्याला इतका यूज टू झाला आहे की त्यासाठी काही वेगळ सांगायची आपल्याला गरजच वाटत नाही, मुद्दे काढायचे म्हंटल तर त्रास होतो हे खर आहे, कारण मला ही हा अनुभव आला आहे मागच्या महिन्यात माझ्या लेकिसाठी मी हे सगळ केलय, मी तुला १ आयडिया सांगू का भावना

आपण आता अस करुया आजच्या गप्पा आपण ई -गवर्नन्स वरच मारूया त्यामुळे तुला काय होईल त्याच्यातून मुद्दे सुचतील सुद्धा, तू काही गोष्टी पाहिजे तर लिहून घे माझा थोड़सा अभ्यास झालेलाच आहेमला जे आठवते ते मी तुला सांगते करुया? हो हो चालेल ना हा आणि माझाही वेळ कारणि लागेल, माझ ही हे काम होऊन जाईल न ग हो बाई नाही तर म्हणशील गौरी आली आणि गप्पा मारत बसली आणि माझा वेळ घालवला, तस नको व्हायला हो की नाही ? चालेल चालेल, चल मग सुरूवात करते की आजचा माझा पहिला प्रश्न हाच आहे की ई -गवर्नन्स म्हणजे काय ग ?

झाला बघ तुझा १ मुददा, अजुन काय सांगू ?

अरे वा आता तू चांगले प्रकार सांगितले, आता मला सांग पुढचा प्रश्न आहे ई -गवर्नन्सची उद्दिष्ट्ये काय आहे बर ? हां तू प्रश्न काढून ठेवले आहेत वाटत आधीच हो न? हो हो, माझ्याकडे पुढचा ही प्रश्न आहे, पण आधी तू या प्रश्नाच उत्तर दे

मला चांगल आठवतय आणि ते सगळे डॉक्युमेंट मिळवण्यासाठी आपल्याला किती त्रास झाला होता.

ए पण थांब थांब आ माझा इथे एक प्रश्न आहे हे डिजिटलायझेशन जर आपण केल आहे तरी हे कागदपत्र आपल्याला सहजपणे उपलब्ध होऊ शकतात पण इथे माझा प्रश्न आहे की शेतकरी वर्गातील लोक ज्यांना कंप्यूटर येतच नाही मग त्यांच्यासाठी काय सोय? हा नाही म्हंटल तरी त्यांच्यासाठी एक तोटाच आहे ना ग?

यांच्यामध्ये असेही काही तोटे असू शकतात ना की मानवी परस्पर संवाद नष्ट होऊ शकतो, जस आपली जी प्रणाली आहे ती यांत्रिक बनते, लोकांमधील संवाद कमी होतो, आणि त्याच व्यतिरिक्त आपला जो वैयक्तिक डेटा आहे ना तो लिक होण्याचा धोका पण वाढतो ना याच्यामध्ये?

आणि इ-गवर्नन्स असा २ मिनिट बोलण्यानी किंवा १५ मिनटाच्या संवादानी समजेल पूर्ण अस नाही पण तुला साधारणपणे मुद्दे समजले आहेत आणि आपल्या मुलांना हे समजावून सांगता येतील हे नक्की की ज्याच्यामुळे ते स्वत शोधून काढतील की काय त्याचा फायदा आहे, काय त्याचा तोटा आहे आणि तुझा निबंध नक्कीच पूर्ण होईल भावना, ओके. अगदी अगदी , गौरी खरच खुप छान कन्वर्सेशन झाल बर का आपल आणि जर आता माझी मुलगी आली तर मला तिला अतिशय चांगल्या पद्धतीनी हा प्रोजेक्ट तिच्या कडून पूर्ण करवून घेता येईल . येस, माझ्या येण्याच सार्थक झाल, चला बाय.